सफ़ेद कलर चे भिंती आहे. ग्रे कलर चे मागं मोठे मोठे झाड़ आहे. याला शिवाडे अजुन लटकलेले--

हे एक कॉफी शॉप आहे याच नाव कोटस कॉफी आहे हे सीन्स नाइनटीन फोर्टीनाइन पासून आहे.

हा प्रवेशद्वार आहे याच्या बाहेर दोन पुलिसवाले आहे बसलेले या याच्यामध्ये फोकस आहे परदे आहे ग्रे कलरचे --

हे फुलांच शॉप आहे याच्यामध्ये पिवळे सफ़ेद लाल कलर चे फुलांचा हार आहे.

याचा मध्ये एक हरिण आहे मोठे मोठे झाड़े आहे.

हां सैंडल घातलेला अ आहे बूट घातलेला आहे अ मागे चेस्ट ची मशीन आहे.

हे तर योगा करता आहे हिच्यावर एकदम --

गर्दी आलेली आहे पाहण्यासाठी त्याच्या मागे एक मस्त मोठ घर आहे आणि ब्लू कलर ची टाकी आहे.

इथे एक बोर्ड आहे अ याच्यावर अ स्टेट बँक अ ए-टी-एम लिहलेल आहे.

याच्यामधे लाल कलर च बोर्ड आहे. यांच्यावर अक्सिक्स-बैंक लिहलेल--